पुजारी हा देवाच्या फोटो समोर दिवा लावत आहे.

त्या फोटो देवाच्या फोटो समोर एक ता ताट आहे पूजेच --

ही एक प्राचीन काळातली गुफा आहे.

या गोट्या मध्ये एक गुफा कोरलेली हाय--

या गुफेच्या दारवाज्याच्या समोर दोन पायऱ्या आहे.

एक तलावाच्या मधोमद एक बोट आहे व तलावाच्या मधोमद एक मोठ उंच बेंड --

ही एक बिल्डिंग आहे या बिल्डिंग च बांधकाम चालू आहे.

या गेट च्या आत मध्ये एक विहीर आहे विहारी पाशी एक आहे व त्या लोखंडी गेट च्या बाजूला विटांचा गंज--

अम या लोखंडी गेटच्या भिंतीच्या माग एक बिल्डिंग दिसत आहे व एक बजूला उंच झाड दिसत आहे.

ह्या भिंतीवर काही लहान लहान झाड पण निघालेली आहेत.

या मूर्त्यां मध्ये काही मातींपासून बनवलेले बैल आहेत त्या बैलांच्या मूर्तींना कलर दिलेला आहे.

समुद्राच्या काठावर काही नारळाची झाड आहेत संध्याकाळची वेळ आहे स सूर्याची किरण काही वेगळीच पडत आहे.

पाणी चमकत आहे ते पाणी पिवसळर पाणी दिसत आहे व अतिशय सुंदर हे वातावरण आहे.

दुकानांमध्ये सर्व प्रकारच्या औषधे मिळतात व दुकान मध्ये फॅन पन आहे एक.

या भिंती जवळ एक इलेक्ट्रिक चा खंबा पण आहे इलेक्ट्रिक पोल .

तिथे ते झाड खूप डाट वाट आहेत व खूप भरपूर सावली आहे व तिथंच उभी आहे.

हे एक हे एक शेत आहे या शेता मध्ये काही पीक पेरलेल आहे या पिकाला पाणी देण्या साठी काही--

व एक छोटीशी लहान झोपडी पण आहे त्या झोपडी वर काही कागदी कागद टाकलेला आहे.

त्या झाडाची पण प्रतिमा आपण त्या पाण्या मध्ये दिसत आहे.

एक समोर गौतम बुधाची मूर्ती आहे ही मूर्ती खूप उंच आहे या मूर्तीच्या --

व त्या खिडकी ला रंग दिलेला आय--

माणूस आहे तो माणूस लॅपटॉप घेऊन बसला आहे व त्या मानसा समोर एक मुलगा आहे व तो मुलगा त्या लॅपटॉप कड पाहत आहे.

ही इतकी छोटीशी नदी आहे या छोट्याश्या नदीवर एक पूल आ --

व त्या भिंती वर एक उंच झेंडा आहे.

ही एक मोठी बिल्डिंगय ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये काही फुलवेर गाड्या आहेत ह्या गाड्या वेगवेगळ्या रंगांच्या आहेत.

ह्या तिन्ही भिंत खूप उंच आहेत त्या भिंती वर काही गवत निघाले आहे ही भिंत प्राचीन काळातली आहे.